या ठिकाणी एकास शाळेच्या--

हिरव्या कलरच गुंबद दिसत आहे त्याच्या वरती चंद्रकोर--

या ठिकाणी दिसून येत आहे की लाकडापासून विविध प्रकारचे साहित्य बनवलेल आहे.

बेंच आणि टेबल त्यानंतर बोर्ड लावलेले आहे ए.सी. ये.

म एक बिल्डिंग आहे बिल्डिंग च्या बाजूला कंपाऊंड केले आहे समोर ब्लॉक लावलेले आहेत दोन गाड्या उभ्या--

या ठिकाणी बिल्डिंग च्या मागच्या बाजूला एक मोकळे मैदान आहे मोकळ्या मैदानाच्या रस्त्याच्या साइड ला--